अन टिनाचा शेड आहे आणि माती खाली माती आहे आणि टी.टी. अँड फोर लिहिलेलं आहे.

अ लाईट्स आहे मोठे मोठे आणि व्हाईट कलरचे टाईल्स आहे खाली टाईल्स लागलेले आहे फ्लोअरमध्ये .

एक खुर्ची आहे एक सोपा आहे मोठासा बंगला आहे त्याच्यामध्ये एक खुर्ची आहे एक सोपा आहे एक टी_टेबल आहे पेन्टिंग आहे पी_ओ_पी लागलेली आहे ए_सी आहे.

एक हा चर्च आहे मोठा चर्चमध्ये भक्तीच्या भक्ती व भक्ती आहे .

आणि तिथे नमस्कार करून राहिले केळीचे खांब आहेत .

आणि त्याच्यामध्ये एक विमान दिसत आहे तो इकडे तिकडे फिरत आहे वर क्लाऊड आहेत.

आणि मागे एअरपोर्ट सारखं काहीतरी दिसत आहे आणि ते आपल्या एन्गलने जात आहे .

ढग बहुत काडे काडे आहेत मस्त ए मस्त म मौसम आहे आन --

अनेक कम्प्युटर कम्प्युटर आणि खुर्च्या आहेत.

महाग राहते खायचं आणि एक मुलगी आणि एक असा --

आणि इति आहे याने य य खिडकीच्या बाहेर झाडं आहेत .

आणि बाजूला गेट आहे आणि येलो कलर चा पूर्ण सजवलेला आहे तिथे.

एक छान असा घर आहे घराच्या आजूबाजूला पूर्ण झाडे लागलेले आहेत .

आणि बाहेर खूप झाडं लागलंय. वेगवेगळ्या प्रकारचे फुल वगैरे लागलेलं आहेत आणि इथं घर आहे.

एक गॅरेज आहे त्या गॅरेजमध्ये एक आह वेगवेगळ्या प्रकारचे --

आणि सर्व प्रकारचे इन्सट्रूमेंट्स ठेवलेले आहेत व्हाईट कलरचा पेंट आहे तिथे गाडी आहे .

एक असा कॅफे आहे त्या कॅफे मध्ये चाय चाय सुद्धा बार सारखं कॅफे आहे.

तिथे चाय वगैरे मिळते तिथे छान प्रकारे ग्लासेस वगैरे सजवले आहे.

मनी प्लांट चं झाड आहे त्या प्लांट ने पूर्ण तिथे सजवलेलं आहे.

ही एक डान्स अकॅडमी आहे. तिथे दोन मुलं आहेत दोन डान्स करणारे.

आणि डान्स अकॅडमी मध्ये छान असे लाइटिंग्स मिरर्स --

ओपन करल फॅन आहे फॅन सुरू आहे न दोन मुलं फोटोज काढत आहे .

आ तिथे एक तहरथ आहे आणि आणि तिथे एक गवतसारखं असं आहे.

तिथे खूप अशा मोठ्या मोठ्या बिल्डींग आहेत आणि हा सोलरने सोलरचं काम करतो की म्हणजे जे--

पेपर जसं आपण पेपर देतो ऑनलाईन त्या प्रकारे काहीतरी दिसत आहे तिथे तीन शटर आहेत .

हा एक अपेक्स हेल्थ क्लिनिक म्हणजे एक दवाखाना आहे तो --

कन्टीन्यूशनचे फि पाचशे रुपयाने चे तीनशे आहे एक--

एकूण सर्टीफीकेशन फीज बाराशे रुपये आहे टी_एम_टी फीज बाराशे रुपये आहे अशा--

अशा अशा वेगवेगळ्या प्रकारचे फिस आहेत आणि खूप मोठा असा दवाखाना आहे आणि इथे चार्ट लिहलेला आहे त्या चा--

एक मुलगा खेळत आहे आणि आजूबाजूला पूर्ण स्टेडियम सारखं आहे त्या स्टेडियम मध्ये लाईट लागलेल्या आहेत अशा मोठे मोठे हॅलोजन सारखे.

आणि तिथे नेट आहेत आजू-बाजूला पूर्ण नेट तिथे कोणी अंड अंडर अंदर कोणी आत मध्ये जाऊ शकत नाही आणि तो खेळाडू त्याला डिस्टर्ब होऊ शकत नाही.

महाराष्ट्र शासनाचं ऑफिस आहे म अ आणि तिथे एलो कलरचा चा असा गेट आहे एलो कलरच्या गेटवर --

आह महाराष्ट्र शासनचे दोन बोर्ड लागलेले आहेत आणि बाहेर एक --

ग्रीन तिथे हे आहे खाली आणि तिथे हे आहे.

एक असा हा शॉप आहे हा शॉप कशाचा दिसत नाहीये ते बरोबर--

पण इलेक्ट्रॉनिक्स नाहीतर दवाईचा दिसत आहे त्या दवाईच्या शॉप मध्ये दोन अ दोन एक मालक उभा आहे आणि एक डिस्ट्रिब्युटर उभा आहे जॉ म्हणजे घेणारा.

नवीन हेअर स्टाईल कसे चार सेक्शन काढलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्या साऱ्या सेक्शनमध्ये --

जिम आहेत त्या जिम मध्ये वेगवेगळे प्रकारचे मशीन आहेत.

फॅन आहे मोठे जात असं गेम आहे अ त्या जिम मध्ये--

एक अ असा लग्न सोहळा साजरा होत आहे त्या लग्न सोहड्यामध्ये म--

नवरी नवरदेव दिसत पण नाहीयेत आणि तिथे त्यांच्या आजूबाजूला पूर्ण लोक जमा झालेले आहेत.

आणि असा खूप मोठा हॉल आहे त्या हॉलच्या मागे--

आणि कॅमेरामन आहेत कॅमेरा स्टेज आहे स्टेज वर खूप मोठ्या अशे --

अभयारण्यामध्ये अ सिंह वेगवेगळ्या असा मोठा गेट आहे.

ते आपल्याला एका प्री एका टीव्हीवर शिकवले जात आहे तिथे स्टुडंट आहे अ --

ट्रेन उभ्या आहेत आणि तिथे एकही लोकं दिसत नाहीए.

आणि अशा छान प्रकारे व्यू दिसत आहे आणि तिथे अ अशे अअअ वेग अअ --

आह इन्स्ट्रूमेंट आहेत आणि तिथे काहीतरी म्हणजे असं ऑईलचं दुकान आहे असं दिसत आहे की --

आणि अशे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे चित्र काढलेले आहेत आणि एक गाडी उभी आहे ए_सी आहे.

आय_सी_यु मध्ये अह आय_सी_यु च्या ह्याच्यामध्ये--

आणि तिथे असा खूप मोठ हॉल आहे त्या हॉलमध्ये पी_ओ_पी आहे पी_ओ_पी मध्ये ल--

हा एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप डिझल मिडते इथे पेट्रोल मिडते पे --